तर है चित्र एका मॉल चं या मॉल मध्ये पेनी आहेत पुस्तकं आहेत बाजूला एक शर्ट आहे माणूस आहे ज्याच्या अं--